काही भाज्यांच्या जुड्या तिथे दिसत आहे गाजर दिसत आहे.

अ एका बाजूला रेती ठेवलेली आहे एका बाजूला गिट्टी आहे.

ज्याच्या समोरच सामोर सगळ खोललेल आहे.

ते सीडी च्या वर सुद्धा एक अ पातली शी एक सीडी दिसत आहे.